म्हणजे कसं जायचंय हाजरा फॉलला. किंवा म्हणजे आपल्याला काय, कुठून जायचं आहे? कोणत्या मार्गानी जायचं आहे? असं...

मला सांग ना थोडसं, माहिती सांग.

हाजरा फॉल तर माहितीच आहे तुम्हाला, सालेकसा तहसीलमध्ये येते, गोंदिया जिल्ह्याच्या.

हा, खूप आकर्षक पर्यटन स्थळ आहे.

आणि... गोंदिया मुख्यालयापासून सालेकसा तहसील येथे ५०० किमी अंतरावर आहे, ५० किमी अंतरावर आहे.

छोटा रेल्वे स्टेशनपासून दिड किलोमीटर अंतरावर आहे.

जंगलाच्याच मार्गाने जायचयं.

आणि हाजरा फॉल म्हणलं कि उंच पहाडावरून कोसळणार पाणी आहे.

हो का? रम्य असा, जंगलामध्ये असल्यामुळे... खूप सुंदर... हो, जंगलामध्ये कसं पूर्ण हे पर्यावरणाला आकर्षण करणारं. हो का? आणि मग तिथे गेल्यानंतर काही असं, परत काही पाहण्यासारखं आहे का? की काही आहे असं जवळपास किंवा... सालेकसा तालुक्यामध्ये नाही का, दोन स्थळ आहेत अजून, एक पुजारी धरण आहे आणि एक कालेसरड धरण आहे. ते पण खुप छान आहे, तिथून काही किलोमीटर अंतरावरच असेल, १७ किंवा १८ दोन्ही, तितकं तर मला माहिती नाही तेव्हडं, पण जवळच आहे.

हो का? आणि मग तिथे समजा रिसॉर्ट वगैरे आहे का गं? की समजा आपण टिफिन वगैरे घेऊन नाही गेलो आणि मग तिथे जायचंय आपल्याला. हाजरा फॉलमध्ये खाण्याची व्यवस्था आहे पण तिथे राहण्याची व्यवस्था नाही.

आता नवीन दोन वर्ष झाले तिथे डेव्हलपमेंट झालंय, दोन वर्षापासून.

दोन वर्षांपासून सुरु करण्यात आलयं, ते खेळ वगैरे नाही का सर्व.

जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंत या धबधब्यातलं पाणी पडत राहतंय.

आणि हा इंग्रजांच्या काळापासून असलेला धबधबा आहे, इंग्रज अधिकारी हाजरा यांनी या धबधब्याचा शोध लावला होता.

बोगद्यावर न पडता त्याला दुसरीकडे वळवण्यात आलं असेल. दुसरं...पडलं म्हणजे ते, त्याला ते स्वरूप आलं धबधब्याचं. म्हणजे रेल्वे मार्गावर काही अडचणी नाही आल्या पाहिजे म्हणून नाही का, पाण्यामुळे. तिथून...बोगदा अगदी जवळचा आहे का? हो, हो. अगदी जवळ आहे. तो बोगदा पण इंग्रजांच्या काळापासूनच बनलेला आहे. त्याच्यामध्ये काही चेंज नाही झालेला आहे. हा, हा. आणि अजून काही आहे का तिथे असं, फिरण्यालायक म्हणजे जवळ असं काही. म्हणजे ते डॅम वगैरे सोडून अजून काही आहे का जवळपास? नाही नाही, आणखी तर काही नाही. तिथे अजून हं सालेकसामध्ये नाही का आशिया खंडातली सर्वात मोठी गुफा, म्हणून, कर्तारगड म्हणून हे एक हे आहे, सर्वात मोठी गुफा.

हा, अच्छा. आम्ही येतो फिरून.

बरं, एवढी माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद. ठीक आहे.